नमस्कार
मोरे ओन फंक्शन्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत
फंक्शनमधे अर्ग्युमेंट पास करणे फंक्शनमधे लोकल व्हेरिएबल डिफाईन करणे फंक्शनमधे ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन करणे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialओआरजी ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
प्रथम फंक्शनमधे अर्ग्युमेंट पास कसे करावे आणि कसे वापरावे ते पाहू
function अंडरस्कोर parametersश ही फाईल उघडू
ही शेबांग lineआहे
येथे say अंडरस्कोरwelcome हे फंक्शनचे नाव आहे
ओपन कर्ली ब्रॅकेट ने फंक्शन सुरू होते
1 हे पहिले पोझिशनल पॅरामीटर आहे
2 हे दुसरे पोशनल पॅरामीटर आहे
क्लोज कर्ली ब्रॅकेट ने फंक्शन पूर्ण होते
येथे अर्ग्युमेंटसहितsay welcome फंक्शन कॉल केले जाते
सिंटॅक्स असा आहेः फंक्शनचे नाव म्हणजेच say welcome त्याच्यापुढे
डबल कोटसमधे अर्ग्युमेंटस म्हणजेच बाश आणि लर्निंग
परत तेच फंक्शन वेगळी अर्ग्युमेंटस देऊन कॉल करू
त्यासाठी टाईप करा say welcome स्पेस डबल कोटमधे फंक्शन्स इन स्पेस आणि डबल कोटमधे बाश
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जा
टाईप करा
चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फंक्शन अंडरस्कोर पॅरामीटर्स डॉट श एंटर दाबा
टाईप करा
डॉट स्लॅश फंक्शन अंडरस्कोर पॅरामीटर्स डॉट श एंटर दाबा
पोझिशनल पॅरामीटर्स ची जागा फंक्शनमधे पास केलेली अर्ग्युमेंटस घेतात
डॉलर 11 ची जागा बाश आणि डॉलर 22ची जागा learningने घेतली आहे
नंतर पुन्हा डॉलर 11 ची जागा फंक्शन्स इन आणि डॉलर 22ची जागा Bashने घेतली आहे
बाश मधे व्हेरिएबल्स लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणून घोषित करता येतात
लोकल व्हेरिएबल याची व्हॅल्यू फंक्शनपुरती मर्यादित असते ज्यामधे हे डिफाईन केलेले असते
लोकल व्हेरिएबल लोकल कीवर्ड द्वारे घोषित केले जाते
ग्लोबल व्हेरिएबलः ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू संपूर्ण बाश स्क्रिप्टमधे ऍक्सेस करता येते
फंक्शनमधे व्हेरिएबल घोषित करण्याच्या ह्या दोन पध्दती जाणून घेऊ
function localश नावाची फाईल उघडू
ही शेबांग lineआहे
say अंडरस्कोर helloहे फंक्शनचे नाव आहे
येथे first name हे व्हेरिएबल लोकल ह्या कीवर्डच्या द्वारे घोषित केले आहे
म्हणजेच ह्याची व्हॅल्यू केवळ say hello फंक्शन पुरती मर्यादित राहिल
कुठल्याही कीवर्डशिवाय घोषित केलेले व्हेरिएबल ग्लोबल म्हणून हाताळले जाते
त्यामुळे last name हे व्हेरिएबल संपूर्ण स्क्रिप्टमधे ऍक्सेस करता येते
ह्या एचो लाईनमधे व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज दाखवू
first name middle name आणि last name ह्यानंतर फंक्शन पूर्ण करू
येथे middle name हे व्हेरिएबल कीवर्डशिवाय घोषित केले आहे
त्यामुळे संपूर्ण स्क्रिप्टसाठी त्याची व्हॅल्यू ग्लोबल आहे
पुन्हा एकदा येथे फंक्शन कॉल करू
आपण प्रतीक आणि पाटील ही दोन अर्ग्युमेंटस ह्या फंक्शनमधे पास करू
ही एचो स्टेटमेंटस व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दाखवेल
first name middle name आणि last name लक्षात घ्या की first name हे लोकल व्हेरिएबल आहे
फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा
टाईप करा
चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फंक्शन अंडरस्कोर लोकल डॉट श एंटर दाबा
टाईप करा
डॉट स्लॅश फंक्शन अंडरस्कोर लोकल डॉट श एंटर दाबा
आऊटपुटची पहिली ओळ हेल्लो प्रतीक के पाटील असा मेसेज दाखवेल
येथे first name व्हेरिएबल मधे प्रतीक ही लोकल व्हॅल्यू संचित केलेली आहे
म्हणजे व्हॅल्यू त्या फंक्शनपुरती मर्यादित आहे
आता फंक्शनच्या बाहेर लोकल व्हेरिएबल कसे कार्य करते ते पाहू
येथे first nameमधे काही दाखवले जाणार नाही
कारण first name ची व्हॅल्यू ही फंक्शनपुरती लोकल आहे
आणि ती फंक्शनच्या बाहेर उपलब्ध नाही
middle name आणि last name ही ग्लोबल व्हेरिएबल्स असल्यामुळे ती प्रिंट झाली आहेत
तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे
थोडक्यात पाठात शिकलो फंक्शनमधे अर्ग्युमेंटस पास करणे
फंक्शनमधे लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल घोषित करणे हे काही उदाहरणांच्याद्वारे जाणून घेतले
असाईनमेंट म्हणून एक प्रोग्रॅम लिहा
ज्यामधे फंक्शन दोन अर्ग्युमेंटस स्वीकारेल
हे फंक्शन दोन अर्ग्युमेंटसचा गुणाकार करेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीमSpoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षा उत्तीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहेयासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे